खूप सुंदरस असं एक भव्यदिव्य मैदान दिसत आहे त्या मैदानाला पांढर्‍या आणि निळ्या पट्ट्यांनी ही रंगवले गेलेले आहेत आणि त्या मैदानावरती ह्या एक पट्ट्या टाकलेलेलेल्या आहेत आणि या--

खूप सुंदर असं नेट प्रॅक्टिस चा एक ग्राऊंड आहे हा नेट प्रॅक्टिस चा ग्राऊंड वरती खूप सुंदर से असे नेट लावलेले आहेत. त्याला जाळी असे म्हणतात आणि एक क्रिकेट च एक नेट प्रॅक्टिस आहे. दुसर्‍या बाजूनी--

बाजूला आपटे कानडे ज्वेलर्स आहे आणि त्या ज्वेलर्स मध्ये खूप सोने आणि चांदी मिळत असतात. त्याच्यासमोर एक टपालाचं यंत्र लागलेलं आहे.